पायऱ्या दिसतायेत की ज्या धरण पर्यन्त पोहचलेल्या आहेत पायऱ्यांसारखच एक --

कि जी उंचावरून आलेली आहे अन ती दोरीने बांधलेली आहे.

कृष्णाच्या हातात जी बासुरी आहे तीच राधाने सुद्धा धरलेली आहे.

तस तसे ते पान लहान लहान आकाराचे होतं गेली आहेत.

आणि त्याच्या पुढे एक पांढऱ्या रंगाच असं टॉवर सारखी रचना उभी आहे.

एक इमारत बघत आहोत जी एका चर्च सारखी वाटते.

आणि त्याच्या मागच्या बाजूला बरेचसे ट्यूब लाइट चालू आहेत आणि टेबल खुर्च्या रिकाम्या आहेत.

मागची भिंत जी आहे ती काचांनी बनवलेली आहे आणि त्यामध्ये खिडक्यांच स्वरूप देण्यात आलेल आहे.

याच रोप च्या शेजारी एक मनुष्य ग गुलाबी रंगाचा टी शर्ट घालून उभा आहे.

आणि हिरवी हिरवी झाडं दिसत आहेत.

आणि समोर एक मंदिरा सारख --

आणि त्याच्या वर त्रिकोणी आकारच अस छत्र आहे आणि वरती एक --

या रोड च्या आजूबाजूला हिरव्या रंगाची झाडी आहे.

खूप सुंदर दिसत आहे पांढऱ्या आणि सोनेरी रंगाच आकाश दिसत आहे हिरवी हिरवी झाडं ही लांब लांबून दिसत आहेत लहान लहान दिसत आहेत.

या मशिदीचा रंग पांढऱ्या रंगाचा आहे.

ह्या चित्रामद्धे एक तीन मजली इमारत दिसत आहे वरच्या मजल्यावर राहणारे लोक असतील कदाचित.

या कमाणीमधून आपण बघू शकतो.

कागदं बाटल्या वेगवेगळ्या याब ज बूट्स खराब झालेले खूप कचरा सारा पडलेला आहे आणि मागची एक चिक--

एक विधायक ज्याची तिथे जाहिरात केलेली आहे.

या चित्रात आपण बघू शकतो की एक स्टेज आहे त्या स्टेज वर लहान लहान मुलं बसलेली आहेत.

टेबल आणि टेबल वर आपले चित्र काढत आहेत. त्यात बरीचशी मुलांनी वेगवेगळ्या रंगाचे कपडे घातलेले आहेत.

ह्या इमारतीचा रंग चॉकलेटी आहे पांढरा आहे आणि त्याच्या पुढेच बरीचशी झाडं आहेत जे की हिरव्या रंगाची आहेत.

राखाडी रंगाची इमारत आहे तिला वर चार खिडक्या आहेत आणि खाली एक मोठा दरवाजा आहे आणि आजूबाजूला छोट्या छोट्या टेकड्या आहेत ज्याच्यावर हिरव गवत आहे.

या चित्रामद्धे एक दोन्ही बाजूला टेबल आहेत आणि टेबलाच्या आजूबाजूला खुर्च्या आहेत.

आणि या कपड्यांच्या पुढे जे खुर्ची आहे टेबल आहे आणि त्या वर--

जसं कि या चित्रात बघू शकतो हे चित्र एका जुन्या इमारतीच आहे.

ह्या चित्रात एक व्यक्ति दिसत आहे ज्यांनी आकाशी रंगाचा शर्ट घातलेला आहे.

हे चित्र एका इमारतीच आहे जीचा एक भाग हिरव्या रंगाचा आहे आणि एक भाग जो आहे तो फिकट पिवळ्या रंगाचा आहे.

इथे एक गाडी एक उभी आहे आणि छत जे आहे ते पांढऱ्या किंवा क्रीम कलरच आहे.

ह्या चित्रामध्ये सूर्य अस्ताला जात आहे.

अ दोन दोन दोन दोन अशा जोडीने खिडक्या आहेत वर आणि खाली. त्याच प्रमाणे दोन मिनार आहेत. आणि त्या मिनारांवर --

हे चित्र एका मैदानाचे आहे या मैदानावर सर्वकडे हिरवेगार गवत पसरलेले आहे.

या चित्रामद्धे एका टेबलवर वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकांची गड्डी रचून ठेवलेली आहे.

ज्या मैदाना वर चॉकलेटी रंगाची माती आ--